यूझर रजिस्ट्रेशन च्या दुस या भागात स्वागत
ह्या भागात फॉर्म्सची उपलब्धता तपासू
फील्ड्स मधील आधी टाईप केलेल्या व्हॅल्यू काढून टाकू
आता पासवर्ड encryptकरणार आहोत
तसेच एचटीएमएल टॅग्स काढणार आहोत
लॉजिन चा भाग encryptकरत आहोत असे समजू
लॉजिन डॉट पीएचपी ही फाईल उघडू
त्यात बदल करणे गरजेचे आहे
आपण डेटाबेससाठी पासवर्ड घेत आहोत
त्यामुळे डिब्युझरनेम आणि डीबीपासवर्ड ह्या व्हॅल्यूज बदलणे गरजेचे आहे
पाठाचा पहिला भाग पाहिला नसल्यास पहा म्हणजे कोड लिहू शकाल
रजिस्टर डॉट पीएचपी वर जाऊन सबमिट तपासू
आपल्याकडे सबमिट व्हेरिएबल नाही
त्यामुळे व्हेरिएबल सबमिट इक्वॉल टीओ डॉलर साइन अंडरस्कोर पोस्ट आणि आता सबमिट
कारण जेव्हा युजर येथे सबमिट बटणावर क्लिक करेल हे रजिस्टर ची व्हॅल्यू धरून ठेवेल
याचा अर्थ जर युजरने हे बटण क्लिक केले तर हा कोड कार्यान्वित करू
आता दुसरी व्हॅल्यू हवी आहे ती म्हणजे युजरचे नाव पूर्ण नाव
त्यासाठी टाईप करा फुलनेम अंडरस्कोर पोस्ट आणि फुलनेम
तुम्ही हे येथे बघू शकता
आपल्याला पूर्ण नाव युजरनेम पासवर्ड रिपीट पासवर्ड मिळाले की येथे त्याची कॉपी दाखवणार आहोत
आपल्याकडे फुलनेम आणि युझरनेम आहे
आता हेच कॉपी करून खाली पेस्ट करू
येथे पासवर्ड आणि येथे रिपीट पासवर्ड लिहा
मी केवळ व्हॅल्यूज बदलत आहे
हे पुन्हा लिहिण्याची गरज नाही
तुम्ही पीएचपी ला नवे असल्यास सरावासाठी पुन्हा लिहा
म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत
येथे सर्व व्हॅल्यूज मिळाल्या आहेत
आता आयएफ सबमिट
येथे खाली त्या व्हॅल्यूज बरोबर सबमिट झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी त्या एको करणार आहोत
हे डिबगिंग साठी करत आहोत
स्पेलिंगच्या चुकीसकट डेटा डेटाबेसमधे जाणे योग्य नाही
येथे टाईप करा एचो व्हेरिएबल युझरनेम आणि फॉरवर्ड स्लॅश सहित व्हेरिएबल्स पासवर्ड रिपीट पासवर्ड आणि फुलनेम
शेवटी लाईन टर्मिनेटर
येथे सर्व डेटा मिळाला आहे जो आपल्याला फॉर्म मधून मिळाला होता
येथे फॉर्म दाता अशी कमेंट देत आहे
हे कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे
फॉर्म सबमिट झाला असल्यास तो डेटा तिथे असल्याची खात्री करण्यासाठी एको करू
रजिस्टर वर क्लिक केल्यावर काहीच झालेले नाही
आता येथे पूर्ण नाव टाईप करू आणि युजरनेम टाईप करू
नंतर एबीसी हा पासवर्ड
रजिस्टर वर क्लिक करा
काहीच झालेले नाही
सो आयएफ सबमिट पोस्ट सबमिट
आपला कोड तपासू
आपल्या फॉर्म एक्शन मधे पोस्ट ही मेथॉड सेट करणे गरजेचे आहे
ते विसरले होतो
पोस्ट आवश्यक आहे
अन्यथा ती डिफॉल्ट रूपात गेट म्हणून सेट होईल
येथे वर सर्व डेटा बघू शकतो
हे रिफ्रेश करून डेटा पुन्हा टाईप करा
येथे एलेक्स गॅरेट एलेक्स हे युजरनेम
एबीसी आणि येथेही एबीसी
रजिस्टर वर क्लिक करा
डेटा दाखवला जात आहे
हे बरोबर आहे का ते तपासू शकतो
एलेक्स गॅरेट हे माझे पूर्ण नाव
एलेक्स हे युजरनेम तसेच येथे आणि येथे एबीसी
आता हे पासवर्ड एन्क्रिप्ट करायचे आहेत
गूगल किंवा इतर सर्च इंजिन वापरून एमडी5 एन्क्रिप्शन म्हणजेच एम डी 5 बद्दल माहिती वाचा
ही एन्क्रिप्शन ची अतिशय उपयुक्त पध्दत आहे
हे काढून टाकू
आता सर्व ठीक आहे
पीएचपी मधील एमडी5 फंक्शन स्ट्रिंग किंवा न्युमरिकल व्हॅल्यू घेते किंवा केवळ डेटा व्हॅल्यू घेते
आणि हे एमडी5 एन्क्रिप्शन मधे एन्क्रिप्ट झाले आहे
समजा एलेक्स हे एमडी5 वापरून एन्क्रिप्ट करायचे आहे
हे एको करून रिफ्रेश करू
डेटा रिझेंड करायची गरज नाही
रजिस्टर वर क्लिक केल्यावर हे थेट परत मिळू शकेल
येथे जाऊन आयएफ सबमिट ठीक आहे का पाहू
ही कंडिशन बाहेर लिहू
रिफ्रेश करा
आपले नाव एमडी5 मधे एन्क्रिप्ट झाले आहे
ह्याची लांबी नेहमी तीच राहते
जोपर्यंत योग्य स्ट्रिंग देऊन त्याची encryptedव्हॅल्यू आधीच्या एन्क्रिप्टेड व्हॅल्यूशी जुळत नाही तोपर्यंत तुम्हाला पहिली स्ट्रिंग ओळखणे अशक्य आहे
जर हे समजले नसेल तर एमडी5 एन्क्रिप्शन वरील पाठ पहा आणि समजून घ्या
आता आयएफ सबमिट आणि नंतर कोड लिहू
आपले फुलनेम युझरनेम आणि पासवर्ड बरोबर आहेत
आता एमडी5 एन्क्रिप्शन आपण submitकेलेल्या पासवर्ड आणि रिपीट passwordला जोडू
हे विसरू नका
एको करण्यासाठी लिहा एचो पासवर्ड आणि ब्रेक देऊन रिपीट पासवर्ड
रिफ्रेश करताना किंवा फॉर्म सबमिट करताना येथे एबीसी हा पासवर्ड आणि एबीसी हा रिपीट पासवर्ड लिहू
तो रजिस्टर करा
2 encryptकेलेले पासवर्ड बघू शकतो
जे सारखे आहेत आणि ते डेटाबेसमधे भरण्यासाठी तयार आहेत
जर कोणी डेटाबेस hackकरून एबीसी हा पासवर्ड माहित करून घेतला तर तो हे सहजपणे मिळवू शकतो
हे येथे टाईप करू
पासवर्ड मिळवता येणार नाही कारण तो एन्क्रिप्टेड आहे
आपल्याला एन्क्रिप्टेड पासवर्ड मिळालेले आहेत
आता डेटाचे टॅग्स काढून टाकण्यासाठी आपल्याकडे स्ट्रिप टॅग्स आहे
स्ट्रिप टॅग्स हे एचटीएमएल टॅग्स काढून टाकते
पासवर्डसाठी मी एमडी5 फंक्शनच्या आधी स्ट्रिप टॅग्स चा उपयोग करणार नाही
एन्क्रिप्ट करण्यासाठी एमडी5 चा उपयोग आधीचstripकेलेल्या पासवर्डवर करू
आता हे ठीक असायला हवे
मी कॉपी करून येथे पेस्ट करत आहे
आता हे पूर्ण झाले आहे
हे परत करून पाहू
येथे टाईप करा एचटीएमएल आणि पुढे युजरनेम मधे बॉडी आणि पासवर्ड एबीसी
युझरनेम एको करू
येथे ब्रेक समाविष्ट करू
पुढे फुलनेम टाईप करा
येथे टाईप केलेले सर्व एको करत आहोत
ह्याच्यापुढे आणि ह्याच्यापुढे टेस्ट टाईप करा
आता स्ट्रिप टॅग फंक्शन एचटीएमएल आणि बॉडी काढून टाकेल
आऊटपुटमधे टेस्ट आणि टेस्ट दिसायला हवे
आपल्याला एरर मिळाली आहे
मागे जाऊन एकदा तपासू
येथे लाईन टर्मिनेटर दिलेला नव्हता
रिफ्रेश करून रिसेंड करा
येथे टेस्ट आणि टेस्ट मिळाले आहे
म्हणजे जर येथे एचटीएमएल tagटाईप केला तर ब्लँक आऊटपुट मिळेल
काही व्यक्ती गंमतीखातर युजरनेम म्हणून इमेज देऊ शकतात
Registerकेल्यावर हे कार्य करणार नाही
हे एको होणार नाही
पण एलेक्स लिहून रजिस्टर क्लिक केल्यास ते ग्राह्य असेल
आपण अंतिम टप्प्यात आहोत
पुढील भागात प्रत्येक फिल्ड भरले का ते तपासू
कारण ते registrationसाठी गरजेचे आहे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
धन्यवाद